हा एक मोठा समुद्र किनारा आहे याच्या आजूबाजूला बेटे आहे.

हे एक खूप मोठं मैदान आहे या मैदानाच्या आजूबाजूला --

व्यायाम अ शाळेत सकाळ दुपार संध्याकाळी कधी पण जाऊ शकता कधी पण ओपन असते.

शोभेची झाडे खूप प्रमाणात लावलेली आहेत.